छान वाटते कॉफी इथे एवढी काय खास नाहीय तरी लोक चांगली वाटते कॉफी छान भेटते --

ओव्हर फो झाला कि एवढच दृश्य पाहायला भेटत कि काय सांगू तुम्हला आम्हला काळातच नाही.

हि मेडिसिन आहे खूप मोठ्या परिसरात लागलेलं मेडिकल दिसत आहे.

ह्या मेडिसिन मध्ये सगळे गरीब पासून चांगले पण लोक येतात इथे आपले स्वस्त्यामध्ये करतात खुप दुरून दुरून लोक येतात त्या मेडिसिन मध्ये --

कळमना मार्केट आहे. हा कळमना मार्केट एवढा मोठं भरतो कि खूप दूर दुरुन लोकं येतात.

आणि मस्त तिथून समोर मस्त मेट्रो चं पूल बनलं चं स्टेशन बनलाय मेट्रो मेट्रो एकदा का चालू झाली मस्त पर्यंत ती वाढणर आहे ती खूप मेट्रो होणार आहे खूप छान --

खूप छान वाटतंय बोटींग करताना पेक्षा खूप मोठा पण इथे भीती एवढीच आहे कि इथे गड्डे खूप --